वरती वरती निळा आकाश आहे व खाली चारचाकी उभे आहे समोर.

फुल झाडांला त्या फुले आहेत. चांगल्या पद्धतीने फुले तयार झालेले आहेत मस्त दिसत आहे.

हॉटेल सूर्या असे नाव लिहलेले आहे पत्ता लिहलेला आहे. रुपीस सत्तर पर --

असे नाव लिहलेल आहे मोबाइल मोबाइल फोन ध्वनी क्रमांक दिलेल आहे त्यांनी.